बेसिक्स ओएफ स्प्रेडशीट्स वरीलGeogebra ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
जर प्रथमच जिओजेब्रा वापरणार असाल तर वेबसाईटवरील इंट्रोडक्शन टीओ जिओजेब्रा हे ट्युटोरियल बघा
जिओजेब्रा सुरू करण्यासाठी gnuलिनक्स उबुंटू व्हर्शन 1004 एलटीएस आणि जिओजेब्रा व्हर्शन 32400 चा वापर करणार आहोत
या ट्युटोरियलमध्ये Geogebraमध्ये स्प्रेडशीटचा वापर कसा करायचा हे आपण शिकणार आहोत
बेसिक दाता रिप्रेझेंटेशन आणि आकडेमोड करणे
स्तंभालेख काढण्यासाठी दाता वापरणे
तसेच स्प्रेडशीट व्ह्यू वापरून आवर्ती पध्दतीने अनेक जिओजेब्रा ऑब्जेक्ट्स उदाहरणार्थ समांतर रेषा निर्माण करणे प्रथम 50 मार्कांच्या परीक्षेत50 विद्यार्थ्यांना मिळालेल्या मार्कांचा विचार करू
च्यापासून च्यापर्यंतची वर्गमर्यादा आणि वारंवारता येथे उपलब्ध आहे
आता आपण ही वारंवारता क्लिपबोर्डवर कॉपी करू
आता जिओजेब्रा विंडोवर जा
प्रथम स्प्रेडशीट व्ह्यू सुरू करू
व्ह्यू मेनूमधील स्प्रेडशीट व्ह्यू निवडा
हा स्प्रेडशीट व्ह्यू येथे सरकवू या
कॉलम आ आपल्याला च्यापासूनची वर्गमर्यादा दाखवेल
तर कॉलम बी मध्ये च्यापर्यंतची वर्गमर्यादा व कॉलम सी वारंवारता दाखवेल
आता कॉपी केलेली वारंवारता येथे पेस्ट करू
आता च्यापासून आणि च्यापर्यंतच्या व्हॅल्यूज येथे पेस्ट करणार नाही कारण मी स्प्रेडशीटचे अजून एक वैशिष्ट्य दाखवणार आहे
आता सुरूवात करू या
येथे प्रथम 0 5 5 आणि 10 जर येथे दोन सेल्स सिलेक्ट करून हा निळ्या रंगाचा चौकोन खाली ड्रॅग केला तर अंकगणितीय श्रेणी तयार झालेली दिसेल
हेच च्यापर्यंतच्या व्हॅल्यूजसाठी देखील करू
आता वर्गमर्यादा सूची आणि वारंवारता सूची बनवू या
त्यासाठी येथील कॉलम बी निवडा
त्यावर राईट क्लिक करून क्रिएट लिस्ट हा पर्याय निवडा
ल1 म्हणजेच L 1 तयार झालेले दिसेल
काही बदल करण्यासाठी L1वर राईट क्लिक करून ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज हा पर्याय निवडा आणि पहिली व्हॅल्यू 0येण्यासाठी येथे 0टाईप करा
आणि क्लोजचे बटण दाबा
आता वारंवारता सूचीसाठी पुन्हा असेच करू या
त्यासाठी वारंवारता निवडून त्यावर राईट क्लिक करून क्रिएट लिस्ट हा पर्याय निवडा
आता आपल्याकडे L 2 तयार आहे
आता स्तंभालेख बनवण्यासाठी येथे इनपुट बारवर जा
तुम्ही येथे कमांडसच्या ड्रॉपडाऊन मधून निवडा किंवा हिस्टोग्राम असे टाईप करा
आता येथे स्क्वेअर ब्रॅकेट्स मध्ये एंटर केल्यावर आपल्याला विविध पर्याय सुचवले जातील
त्यापैकी एक पर्याय म्हणजे लिस्ट ओएफ क्लास बाउंडरीज एंड लिस्ट ओएफ राव दाता
आपण हा वापरू
जिओजेब्रा हे केस सेन्सेटिव्ह आहे
त्यामुळे वर्गमर्यादेसाठी L 1 आणि वारंवारतेसाठी L 2 टाईप करून एंटर दाबा
आपल्याला येथे स्तंभालेख तयार झालेला दिसेल
आता स्तंभालेख नीट वाचता यावा म्हणून आपण मूव्ह ड्रॉईंगपॅडचा वापर करणार आहोत आणि नंतर मी येथे ड्रॉइंग पद प्रॉपर्टीज वर राइट क्लिक करणार आहे आणि ही लांबी 5 मध्ये बदलून जी प्रत्येक बार ची रुंदी आहे तसेच क्लोज वर क्लिक करू
आता झूम आउट करू या
आणि पुन्हा ड्रॉईंग पॅड हलवू या
लक्ष द्या आपण स्तंभालेख काढल्यावर a250 ही व्हॅल्यू मिळाली आहे
ही प्रत्येक बारच्या लांबी आणि रूंदीच्या गुणाकारांची बेरीज दाखवते
ही व्हॅल्यू येथे वरती सरकवू
आता पुढे आपण स्प्रेडशीट viewच्या सहाय्याने अनेक बिंदू व त्यातून य अक्षाला समांतर रेषा काढणार आहोत
जिओजेब्रा च्या नव्या विंडोवर जाऊ
आपण जिओजेब्रा ची कुठलीही कमांड येथे सेलमध्ये लिहू शकतो
पहिला बिंदू काढण्यासाठी आपण तो येथे अशा प्रकारे लिहू शकतो
आ1 नामक बिंदू येथे दिसेल जो कॉलम आ आणि रॉव 1 हा सेल एड्रेस दर्शवतो
यात 12हे कोऑर्डिनेट्स आहेत
त्याचप्रमाणे येथे 22 टाईप करून एंटर दाबा
आपल्याला आ2 मिळेल
आता हे दोन सेल्स सिलेक्ट करून तेथील निळ्या रंगाचा चौकोन ड्रॅग करा
हे बाजूला सरकवू या
या ट्युटोरियलमध्ये अल्जेब्रा व्ह्यू बंद करू
आपल्याला 10 बिंदू मिळाले आहेत
तसेच कॉलम बी मध्ये आपण 14 असे टाईप केल्यावर आपल्याला येथे हा बिंदू मिळेल
त्यावर राईट क्लिक करून शो लाबेल हा पर्याय निवडा
आपल्याला बी1 हा सेल एड्रेस मिळेल
आता टाईप करा
24 आणि आपल्याला बी 2 मिळेल
आता हे ड्रॅग केल्यावर आपल्याला 10 बिंदू मिळतील
समजा आपल्याला तिस या कॉलममध्ये रेषाखंड बनवायचा आहे
येथे सेगमेंट ही जिओजेब्रा कमांड वापरू शकतो आणि व्हॅल्यू मध्ये आपणA1 हा सेल एड्रेस टाईप करू या
हे येथे सरकवून घ्या
नंतर पुढे बी1 टाईप करून एंटर दाबा
ही रेषाखंडाची आ1 आणि बी1 मधील लांबी आहे
आता हा सेल सिलेक्ट करून ते खाली ड्रॅग करा
आपल्याला 10 समांतर रेषांचा संच दिसेल
अजून एक म्हणजे जर आपण ऑप्शन्स मेनूमधील अल्जेब्रा या पर्यायावर गेलो तेथे वॅल्यू पर्याय निवडल्यामुळे आपल्याला कॉलम सी मध्ये लांबी दिसत आहे
ते बदलून आपण कमांड हा पर्याय निवडू या ते आपल्याला येथे दिलेली कमांड दर्शवेल
आता असाईनमेंट करू या
वर्गातील 35 विद्यार्थ्यांची घरे आणि शाळा यातील अंतर सांगणारा दाता वापरून स्तंभालेख काढा
येथे वर्गमर्यादा आणि वारंवारता दिलेली आहे
दाता दाखवण्यासाठी स्प्रेडशीट व्ह्यू वापरा
वर्गमर्यादा आणि वारंवारता यांची सूची बनवा
सूची सहित स्तंभालेख काढण्यासाठी इनपुट बार वापरा
वारंवारतेत बदल करून स्तंभालेखामध्ये होणा या बदलाकडे लक्ष द्या
मी ही असाईनमेंट आधीच तयार केली आहे
येथील हा स्तंभालेख बघा
आता पुढील असाईनमेंट बघू या
दुस या असाईनमेंट मध्ये आपण स्प्रेडशीट व्ह्यू च्या सहाय्याने समकेंद्री वर्तुळे काढणार आहोत
वर्तुळाचा मध्यबिंदू काढण्यासाठी ड्रॉईंगपॅडवर आ हा बिंदू काढा
आणि स्प्रेडशीट मध्ये त्रिज्येसाठी कॉलम आ बनवा
आ हा मध्यबिंदू आणि कॉलमAमधील त्रिज्या घेऊन वर्तुळे काढणारी कमांड कॉलम बी मध्ये लिहा
आ हा मध्यबिंदू हलवून होणारे बदल बघा
ही असाईनमेंट मी येथे बनवून ठेवली आहे
मध्यबिंदू हलवा आणि वर्तुळांकडे लक्ष द्या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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे